एक मोठी बिल्डिंग आहे.

ते फोटो काढतात ते काही माणसं त्या गुफेच्या खाली जातात.

आहेत त्या फोटोच्या तिथं फुलं ठुवलेली आहेत ते एक फोनपे चा डब्बा आहे.